इलेकट्रीक मशीन वायर आजूबाजूला झाडे रास्ता दगड पत्रे असलेले आजूबाजूला बिल्डींग त्यावर असलेला|

येथे आम्हाला यूको बँक दिसत आहेत लोखंडी खांब व पायऱ्या--

रस्ता दरवाज्या आजूबाजुला असलेली भिंत बोर्ड त्या बोर्ड वर लाईट फॅन --